लिनक्स च्या बेसिक्स ओएफ सिस्टम एडमिनिस्ट्रेशन वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत
ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत
एड्युजर सु युझरमॉड युझरडेल इद डीयू डीएफ ह्या ट्युटोरियलमध्ये आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम चा वापर करणार आहोत
पूर्वतयारीसाठी कृपया जनरल परपज युटिलिटीज इन लिनक्स हे ट्युटोरियल समजून घ्याजे ह्याच संकेतस्थळावर उपलब्ध आहे
दाखविलेल्या कमांडस् कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला एडमिन एक्सेस असणे आवश्यक आहे
प्रथम आपण नवीन यूझर कसा बनवायचा ते पाहू
एड्युजर ही कमांड नव्या यूझर चे लॉजिन ऑथेंटिकेशन सहित तयार करते
आपण सुडो ह्या कमांडच्या मदतीने कुठलेही यूझर अकाउंट समाविष्ट करू शकतो
सुडो कमांड बद्दल आपण अधिक माहिती करून घेऊ
सुडो कमांडमुळे एडमिनिस्ट्रेटिव्ह यूझर ला सुपर यूझर म्हणून कमांड कार्यान्वित करता येतात
सुडो ह्या कमांडमधे अनेक पर्याय उपलब्ध आहेत
ह्या ट्युटोरियलमध्ये आपण हे पर्याय समजून घेणार आहोत
आता आपण नवीन यूझर कसा बनवायचा ते शिकू
येथे मी टर्मिनल आधीपासूनच उघडून ठेवले आहे
येथे सुडो स्पेस एड्युजर ही कमांड टाईप करून एंटर दाबा
आपल्याला पासवर्ड विचारला जाईल
येथे एडमिन हा पासवर्ड देऊन आपण एंटर की दाबा
आपण टर्मिनलवर टाईप केलेला पासवर्ड आपल्याला दिसत नाही
त्यामुळे आपण पासवर्ड काळजीपूर्वक टाईप करणे आवश्यक आहे
हे करून झाले की adduseronly ओने ओर त्वो नेम्स एलोव्ड हा संदेश दर्शवेल
आता आपण डक नामक नवे युजर अकाउंट तयार करू
कमांड टाईप करा
सुडो स्पेस एड्युजर स्पेस डक आणि एंटर करा
आपण डक नामक नवा यूझर तयार केला आहे
नवीन यूझर बनवण्याच्या प्रक्रियेत त्या userसाठी वेगळी होम डिरेक्टरी तयार होते
कृपया लक्ष द्या
डक ह्या userसाठी आपल्याकडे नव्या पासवर्डची मागणी होईल
तुमच्या आवडीचा पासवर्ड टाईप करा
येथे मी डक हा पासवर्ड टाईप करून एंटर दाबत आहे
कृपया तोच पासवर्ड पुन्हा टाईप करा
सुरक्षिततेच्या कारणासाठी आणि खात्री करून घेण्यासाठी म्हणून पासवर्डची दोन वेळा विचारणा केली गेली
आता नवीन यूझर साठी आपला पासवर्ड अपडेट झाला आहे
इथे आपल्याला इतरही माहिती विचारली जाते
परंतु आत्तापुरते आपण फुल नामे समोर डक एंटर करूया आणि इतर सर्व माहिती एंटर चे बटण दाबून रिकामी ठेवा
एंटर दाबा
आपण कीबोर्डवरील य हे बटण दाबून आपण ह्याची खात्री देऊया
ह्यामुळे दिलेली माहिती योग्य असल्याची खात्री होते
आता यूझर अकाऊंट तयार झाले का हे तपासू
त्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर टाईप करा
एलएस स्लॅश होम आणि एंटर दाबा
होम फोल्डरमधील यूझर ची यादी दर्शविण्यासाठी एलएस कमांड वापरतात
आणि येथे आपला नवा डक नामक यूझर तयार झाला आहे
आपण पुन्हा स्लाईडस् वर जाऊ या
आता पुढील कमाड आहे सु सु चा अर्थswitch यूझर चालू यूझर वरून दुस या यूझर वर जाण्यासाठी ह्या कमांडचा उपयोग होतो
आता आपण टर्मिनल वर जाऊ
टर्मिनलवर ही कमांड टाईप करूयाsu स्पेस हायफेन स्पेस डक आणि एंटर दाबा
आपल्याला पासवर्ड विचारला जाईल
आपण यूझर डक साठी पासवर्ड टाईप करूया
जो डक हाच आहे
कृपया लक्षात घ्या टर्मिनल आपल्या करंट यूझर वरून दुस या यूझर वर गेला आहे
म्हणजे येथे आता आपण डक वर गेलो आहोत
ह्या यूझर मधून लॉगआउट करण्यासाठी टाईप कराlogout आणि एंटर दाबा
आता आपण डक ह्या करंट यूझर च्या टर्मिनलवरून लॉगआउट झालो आहोत आणि आपण आधीच्या userअकाऊंट वर म्हणजेच येथे विन्हाई वर गेलो आहोत
आता आपण युझरमॉड ही कमांड शिकू
युझरमॉड कमांडमुळे सुपर यूझर किंवा रूट यूझर ला इतर यूझर अकाऊंटसच्या सेटींग मध्ये बदल करता येतात जसे की पासवर्ड बदलणे पासवर्ड न ठेवणे
यूझर अकाऊंट कधी डिसेबल होणार ह्याची तारीख दर्शविणे
आपण ह्या कमांडस वापरून बघू या
त्यासाठी आपण पुन्हा टर्मिनलवर जाऊ
डक यूझर अकाऊंट बंद करण्याची तारीख कशी सेट करायची ते आपण बघू
येथे कमांड प्रॉम्प्ट वर टाईप करा
सुडो स्पेस युझरमॉड स्पेस हायफेन ई स्पेस 2012 हायफेन 12 हायफेन 27 स्पेस डक आणि एंटर करा
हायफेन ई ह्या पर्यायाच्या सहाय्याने आपण यूझर अकाउंटची कमांड मध्ये दर्शवलेली एक्सपायरी दाते सेट केली आहे
अशा प्रकारे आपण डक ह्या यूझर अकाऊंटची एक्सपायरी डेट सेट केली आहे
आता आपण यूआयडी आणि गिड ह्या कमांडस बद्दल चर्चा करू
इद कमांड वापरून सर्व युजर आणि ग्रुपची ओळख तपासून बघता येते
इद स्पेस हायफेन उ ह्या कमांडच्या सहाय्याने आपल्याला युजरची ओळख करून घेता येते
ग्रुप युजरची ओळख करून घेण्यासाठी इद स्पेस हायफेन जी ह्या कमांडचा उपयोग होतो
आता आपण हे करून पाहू
टर्मिनलवर टाईप करा इद आणि एंटर दाबा
आता आपल्याला सिस्टीमवर आपण वापरत असलेले यूझर आयडीएस आणि ग्रुप आयडीएस दिसत आहेत
केवळ यूझर इद साठी हायफेन उ ह्या पर्यायाचा उपयोग होतो
चला कमांड टाईप करू या
इद स्पेस हायफेन उ आणि एंटर दाबा
आता आपल्याला केवळ युजरच्या आयडीएस दिसतील
परंतु आपल्याला तर ह्या युजरची नावे जाणून घ्यायची असतील तर
हे जाणून घेण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा
इद स्पेस हायफेन न् स्पेस हायफेन उ आणि एंटर दाबा
आता आपल्याला युजर आयडीएस ऐवजी त्यांची नावे दिसतील
आता आपण ग्रुप आयडीएस च्या कमांडस् बद्दल जाणून घेऊ
इद स्पेस हायफेन जी टाईप करा
येथे आपण ग्रुप आयडीएस बघू शकतो
जर आपल्याला चालू यूझर चे सर्व ग्रुपIDs बघायचे असल्यास टाईप करा
इद स्पेस हायफेन कॅपिटल जी आणि एंटर दाबा
कृपया लक्ष द्या की आपण जी हे कॅपिटल लेटर टाईप केले आहे
तुम्ही स्वतः आलेले आऊटपुट बघू शकता
आता आपण यूझर अकाऊंट कसे डिलीट करायचे ते पाहू
त्यासाठी युझरडेल ह्या कमांडचा उपयोग करा
आपण युझरडेल ह्या कमांडच्या सहाय्याने एखादे यूझर अकाऊंट कायमस्वरूपी डिलीट करू शकतो
आपण हे टर्मिनलवर करून बघू
इथे सुडो स्पेस युझरडेल स्पेस हायफेन र स्पेस डक असे टाईप करा
आपण येथे माइनस र हा पर्याय वापरला आहे
ह्यामुळे ह्या यूझर बरोबर त्याची होम डिरेक्टरी देखील काढून टाकली जाणार आहे
एंटर दाबा आणि निरीक्षण करा
आता डक हा यूझर डिलीट झाला आहे
हे टाईप करून तपासून बघा
एलएस स्पेस स्लॅश होम आणि एंटर दाबा
आपल्याला दिसेल की डक नामक यूझर अकाऊंट डिलीट झाला आहे
आता आपण पुन्हा स्लाईडस् वर जाऊ या
लिनक्स सिस्टम एडमिन्स्ट्रेशन मध्ये डीएफ आणि डीयू सारख्या काही उपयोगी कमांडस आहेत
डीएफ कमांड डिस्क वरील रिकाम्या जागेबद्दल माहिती देते
आणि डीयू कमांड फाईल ने वापरलेल्या जागेची माहिती देते
कृपया असाइनमेंट म्हणून ह्या दोन्ही कमांडस् वापरून तुम्ही त्याचे आऊटपुट शोधा
आपण आता टर्मिनलवर जाऊया आणि डीएफ कमांड सोबत वापरले जाणारे काही पर्याय बघूया
कृपया डीएफ स्पेस हायफेन ह टाईप करून एंटर दाबा
याने फाईल सिस्टीमचा आणि त्यातील जागेचा आकार दिसेल
ही माउंटेड स्पेस वाचण्यास सोयीच्या पद्धतीने दाखवली जाते
आता आपण डीयू या कमांडसोबत काही पर्याय वापरून पाहू
आता मी असे समजते की तुम्ही तुमच्या होम फोल्डरमध्ये काही टेक्स्ट फाईल्स बनवल्या आहेत
जर नसतील तर कृपया जनरल परपज युटिलिटीज इन लिनक्स हे ट्युटोरियल बघा
ह्या कमांड दाखवण्यासाठी मी काही टेक्स्ट फाईल्स तयार करून ठेवल्या आहेत
होम फोल्डरवर जाण्यसाठी टर्मिनलवर टाईप करा
सीडी स्पेस स्लॅश होम आणि एंटर दाबा
मग डीयू स्पेस हायफेन स् स्पेस एस्ट्रिक्स डॉट टीएक्सटी असे टाईप करून एंटर दाबा
ही कमांड आपल्याला डिरेक्टरी मध्ये उपलब्ध असलेल्या टेक्स्ट फाईल्स आणि त्यांचा आकार ह्या बद्दलची माहिती दर्शवेल
असाइनमेंट म्हणून कमांड प्रॉम्प्ट वर टाईप करा
डीयू स्पेस हायफेन च स्पेस एस्ट्रिक्स डॉट टीएक्सटी आणि बघा काय होते ते
आपण पुन्हा स्लाईडवर जाऊ या
आपण काय शिकलो ते थोडक्यात
एड्युजर ने नवा यूझर बनतो
सु ने यूझर बदलता येतो
युझरमॉड ने अकाऊंट सेटींग्ज बदलता येतात
युझरडेल ने यूझर अकाऊंट डिलीट होतो
इद कमांडने यूझर आणि ग्रुप आयडीएस ची माहिती मिळते
डीएफ कमांडने फाईल सिस्टीमचा आकार व जागेची उपलब्धता समजते
डीयू कमांडने फाईलने वापरलेली जागा समजते
अशा प्रकारे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
Spoken ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालवितेपरीक्षा उतीर्ण होणा या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते
अधिक माहितीसाठी कृपया संकेतस्थळाला भेट द्या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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
धन्यवाद